खुप सारे ते असं आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तुला माहिती आहे का? महाराष्ट्रामध्ये famous नृत्य कोणतं आहे?

आता सध्या खुप trending ला आहे बघ लावणी वगैरे ते गौतमी पाटील वगैरे जे आहेत त्यांच्या खुप लावण्या बघितल्या जातात. आणि खुपच famous आहे लावणी मध्ये हो हो पुण्याला वगैरे फिरायला

हा ना तीथे अंदाजे किती लेण्या असु शकतात ग? आसेल खुप साऱ्या बत्तीस पर्यंत असतील बत्तीस चौतीस पर्यंत. चौतीस झाल्या असतील. अच्छा त्यामध्ये जी अं श श शिवांची जे समजा म्रुती आहे ते शिवलिंग आहे. जे तर कैलास मंदीर ते खरच छान आहे मोठ.

ते हा ना आता तु कधी गेली होती तिकडे फिरायला?

अच्छा खरच मित्र मैत्रिनीसोबत फिरण्याची मजाच खुप वेगळी असते हाना? तु पण नाही, तु गेली असेल ना? येत

हा मी पण गेली होते. तुझी किती fees घेतली होती? म्हणजे तिथपर्यंत जायला यायला. तुला किती खर्च आला अंदाजे

तु पुण्याला गेली का कधी?

मी पुण्याला गेले होते बघा आमच्या शाळेमध्ये trip जायचीना त्यावेळेस तुमच्या शाळेत पण जायची का trip?

तु पण गेली होती का मग trip मध्ये? महारष्ट्र special म्हणून trip निघली होती आमची. अच्छा. आम्ही पण शाळेत असताना trip ला आयचो बघ आणि खुप मजा यायची सगळे म sir असायचे सगळे मित्र मैत्रीन असायचे bus मध्ये बसून जायच आणि आम्ही तसच फिरायचो. आम्ही खुप सारे ठिकाण बघितले बघ. आळंदी, जेजुरी, देहु, परत जेजुरी तर मी खुप वेळेस बघितली. तु गेलेली का जेजुरीला?

हा तुला माहिती आहे काहा तुला महिती आहे का? जग प्रसिद्ध खंडोबाच मंदिर आहे आणि खरच खुप छान आहे. त्याचा जो गड आहेना तो चढायला ही खुप मज्जा येते. आणि त्यावेळेस friend सोबत असलो ना की आनखी मज्जा येते बघ. खरच आपल्या महाराष्ट्रात किती छान आहे ना ग. बघ ना ग सगळ विवीध संस्कृती आहे. विवीधतेने नटलेलं आहे पाहिजे तशी संस्कृती पण आहे. पाहिलच तर निसर्गानी नटलेलं आहे. आणि तीथे जर हो आणि आपल्या इकडं महाराष्ट्रामधली वेशभुषा खरच खुप छान आहे. तुमच्या इकड कोणती वेशभुषा असते? मध्ये साडी हिच वेशभुषा असते. खरच मलाही साडी खुप आवडते. ती नव्वारी साडीवगैरे नेसतात ना महाराष्ट्रातील बायका त्या खरच मला खुप आवडतात. आणि अगदी सुंदर दिसतात बघ त नथनी वगैरे घालून. नथनी घालायची वरुण काष्टा नथनी ते गजरा वगैरे लावला ना तर खरच अगदी सुंदर वाटतात ना खरच महाराष्ट्रासारखी संस्कृती पुर्ण देशामध्ये नाही.

आर्थीक उत्पन्न भेटत नाही तितक भेटतं मुंबई मध्ये. म्हणून मुंबईला माहिती आहे का? तुला महिती आहे का भारताची आर्थीक राजधानी मुंबई आहे. हो तेच कारण आहे की भारताची आर्थीक राजधानी मुंबई आसण्याच कारण म भारतामधले जेव्हढे काही व्यवहार आहेत समजा विदेशमध्ये आपल्याला contrac करायचे ते सगळे मुंबई मधून होतात. त्याच्यामुळ मुंबईला ना बरच खुप महत्व प्राप्त झालेलं आहे.

आपल्या इकडे बघण्यासाठी येतात. मुंबई वगैरे तिथे जातात. ती संस्कृती बघतात, महाराष्ट्रामधली संस्कृती त्याना खुप आवडते. त्यामुळेच तर त्यांना महाराष्ट्र हे ते संस्कृती साठी famous आहे. हो आणि special म्हणजे विदेशातील लोक देखील आपल्या भारतातली महाराष्ट्रातील संस्कृती copy करायला लागले. ते आपल्या महाराष्ट्रासारख महाराष्ट्रातल्या लोका सारख रहायला लागले. तु बघितलच असेल ना news मध्ये किंवा आपण फिरायला गेलतो तेव्हा ते आपल्या इथे आपल्या सारखे बनायचा try करते. आपल्या सारख

आणि पहिल्यापेक्षा पण जास्त महाराष्ट्रामध्ये लोक रहायला लागली आहे. हो दुसऱ्या राज्यातले लोक पण आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन स्थाइक व्हायलेत आणि त्यांना बरच खुप असं comfortable feel होतं महाराष्ट्रामध्ये. अन महाराष्ट्रामध्ये वातावरणही खुप छान आहे. म्हणजे बाकी कडे कसं एक तर खुप उन तर उन राहत नाहितर खुप थंडी तर थंडी राहते. महाराष्ट्रामध्ये एकदम मस्त वातावरण राहतं. आणि तुमच्या विस्तार करण्यासाठी राहतात. सगळे एक होऊन राहतात. हे सगळे सोबत मनवतात. तुला म्हिती आहे का?

हा महाराष्ट्रामधले जे सगळे सन आहेतना ते खरच नाहीका निसर्गाला धरुण आहेत बघ. सगळे समजा प्रत्येक अं प्रत्येक आपल्या जे शेतामध्ये पिक येतना त्या पिकाल पिकाशी घेऊन आपले सन उत्सव असतात. जस की जानेवारी महिन्यामध्ये गहु येतो हरबरा येतो त्यानुसारच आपण अं संक्रांती साजरी करतो म्हणजी प्रत्येक जे सन उत्सव जे आहेत ते कुठना कुठ आपल्या निसर्गाला धरुन आहेत. आणि महाराष्ट्राच वातावरनच इतक छान आहे की

हा आणि दिवाळीला पण आपण सगळ्या प्रकारचे मिठाया वगैरे बनवतो. आणि महाराष्ट्रामधल्या ह्या मिठाया सगळीकड प्रसिद्ध झालेल्या आहे. हो महाराष्ट्रातल्या मिठाया वगैरे मलाही खुप आवडतात बाबा. आन महाराष्ट्रामध्ये खरच खुप एकता आहे बघ आणि सगळे लोक एकामेकाला धरुण राहतात. कुठेना कुठे त्याच्या स्वभावही खुप छान आहे बाकिच्या बाकिच्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या लोकांच्या स्वभावही खुप छान आहेत. आणि ते खरच एकामेकांशी खुप आपुलकिने वागतात. महाराष्ट्रामध्ये सगळ आपल कृषीच उत्पन्न आहे. तु बघितलेलं असशील. हो मी अं म्हणजे आपल्या विरासत बघायला गेलं तर प्रत्येक गावोगावी temple आहेतच. famous जर बघायला गेलं तर. पुण्यात श्रिमंत दगडूशेठ हलवाई बघितलेला आहे. संभाजीनगरचा काळा अं गणपती बघितलेला आहे मी, कालभैरव मंदिर बघितलेला आहे श्रिभारतांच, हरेहरेश्वरच कालभैरव मंदिर परत जेजुरीचा खंडोबा.

मी नाही बघितलं पण महिती आहे त्याबद्दल ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे प्रसिद्ध पण बघेन एकना एक दिवस नक्की हो माझ ही स्वप्न आहे माझना मला पुर्ण महाराष्ट्रामध्ये एक ना एक असं प्रसिद्ध स्थळ बघायचं आहे. आणि भारतामध्ये पण जमलं तर विदेशी पण अं पर्यटन करायचा आहे. माझी खुप इच्छा आहे फिरण्याची. मला travelling खरच खुप आवडते. खरच खुप आवडते travelling महाराष्ट्र ती स्थळ कुठेच भेटनारच नाही. जस आपण बघायला जाऊ किती सारे स्थळ आहे. खुप जुण्याकाळातली मंदिरं पण आहेत.

सगळ काही आपल्याकड भेटतं. तुला महाराष्ट्राचा राज्य प्राणी माहिती आहे का? कोणता आहे? किंवा राज्य पक्षी, राज्य फळ, राज्य

कोणता आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? अच्छा महाराष्ट्राचा राज्य पक्षी मोर आहे, परत ते शिक्रुखार आहेना तो राज्य प्राणि आहे. आणि जर वटवृक्ष विचार केलाना तर हा महाराष्ट्राचा जो आहेना राज्य वृक्ष आहे बघ. खरच खुप छान आहे राज्य आपला. चिपळूण विचार कराल तर महाड आणि दुसर ठिकाण लक्षात ठेवायचं नेरळ माथेरान महाड म्हटलं नाना पूर्वी त्यांनी मोहन धारिया आणि नेरळ म्हंटल कि बाई कोतवाल आणि गोमाजी पाटील असा हे दोन्ही गोष्टी SIMULTANEOUSLY लक्ष्यात ठेवा actually यांनी काय केलं होत तर टाटांचा जो खोपोल होत जो विद्द्युत केंद्र आहे इथून जाणारा जो वीज पुरवठा आहे तोच खंडित केलेला होता okay हे दोन point जर नीट clear करा परीक्षेला महत्वाची ठरतील मग आता पश्चिम महाराष्ट्र कडे जाऊया परीक्षेला एकदा प्रश्न विचारला होता की जवळ जवळ छोडो भारत चळवळीच्या दरम्यान कोणत्या दोन चित्रपट गृहात bomb spot घडवले होते पुण्यामंडला एक होत विष्ठेनं परीक्षेला विचारले नंतर आहे capital या दोन चित्रपट ग्रहात bomb spot भरलेलं होते सातारामध्ये पत्रीसरकार हे आपुन पाहिलेले नाना पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मग the fan सेने नागनाथ अण्णा नाईकवाडे यांचा आदद्दल कीं हा पुढे एक महत्वाचं घटक आहे पक्ष नागनाथ अण्णा नाईकवाडे मग साताऱ्याला सुरु झाले ते समांतर सरकार गपच ते सरकार नानासाहेब आता नानानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मग यांनी बरेच टप्प्या टप्प्या मध्ये आंदोलन केले त्यामध्ये यशवंराव चव्हाण यांचा सुद्धा महत्वाचं आहे डि जी देशपांडे बरीच नाव आहेत दिनकर राव कदम तानाजी, पेंढारकर यांनी या व्यक्तीच योगदान पण खूप महत्वाचं आहे

मग या आंदोलन मध्ये पुण्या मध्ये नेतृत्व कोणी केलं केशवराव झेडे धनंजय राव गाडगीळ शंकरराव देव आणि ह्या लोकांना अटक झालेली होती मग बराच वेळ निषेध झाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील एक ऑगस्ट एकोणीशे त्रेचाळीस रोजी पुण्यातला मोर्च्या हमन या अधिकाऱ्याने अडवलं होत आणि गोळीबार केलं होत याच्या मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तो म्हणजे नारायण दाभाडे कोण नारायण दाभाडे मग येतो आता खांडेकर ची चौळ खान्देशातील चौल म्हणजे कोणी खानदेशातल्या चोळीला मार्गदर्शन कोणी केलं किंवा सल्ला कोणी दिला साने गुरुजींनी दिला actually कार्य कोणी केलं अमळनेर येथील उत्तमराव पाटील लीलाताई पाटील, शिवाजी पाटील, आणि दशरथ पाटील okay हे चारही पाटील उत्तम, शिवाजी आणि दशरथ आणि शेवटी राहतात त्या म्हणजे लीलाताई पाटील यांनी ती चळवळ उभारलेली होती आता पोलिसांचा गोळीबार मध्ये एकाचं मृत्यू झाला त्या व्यक्तीच नाव आहे महादेव देसाई काय नाव महादेव देसाई okay त्याच्या नंतर नंदुरबार मधला आहे सीसीज कुमार मेहता आता या विद्यार्थ्यानं शाळेच्या इमारतीवर तिरंगा फडकावलं त्या वेळी त्यांना गोळी मारण्यात अली आणि तो सुद्धा शाहिद झालेला होता पुढचा point येतो विदर्भातील चळवळ विदर्भातील चळवळ म्हण्टल्यानंतर हिंदुस्थान लाल सेना लक्ष्यात ठेवायची OKAY हिंदुस्थान लाल सेने आता कोणी स्थापन केली

दुसरा आहे विनायक सखाराम धांडेकर दुसरा नाव काय आहे विनायक सखाराम दांडेकर तिसरा नाव आहे श्याम नारायण काश्मिरी काय आहे श्याम नारायण काश्मिरी यांनी स्थापन केलेली हिंदुस्थान लाल सेना परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे आहे तेरा एप्रिल एकोणाविषे एकोणचाळीस मदनलाल बागडे विनायक सखाराम दांडेकर श्याम नारायण काश्मीर यांनी जे स्थापन केलेली हिंदुस्थान लाल सेना आहे तर यांनी कुठल्याच संघटनेचा किस्सा दरवाजा ठरवलेलं होत तर तो हिंदुस्थान sociality republic nrb म्हणजे जे भागात शिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केलेलं okay हे लक्ष्यात असो मग यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे तुकडोजी महाराज तुकडोजी याच्या मध्ये त्यानी देशभक्ती पर गीत लिहून लोकांना त्यांनी अह आंदोलन ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता okay आता राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे जे कार्यकर्ते होते दाजीबा महाले OKAY यांना पोलीस गोळीबारामध्ये मरण पावले होते तर अठरा वर्ष्याच्या मुलाने हे महात्मा गांधींच्या जय जय कार केलेला होत हे लक्षात असू द्या मग येतात

कोणता आश्रम म्हणतात तर मोजरी इथला गुरुकुंड आश्रम आश्रमाचा नाव हे लक्ष्यात ठेवायचं गुरूकुंड आश्रम. तर त्यांनी बऱ्याचं एकोणीशे तीस चा जो सैनिक होता तिथून पासून ते लोक प्रबोधन करायला सुरुवात केलेली होती

कोणती राष्ट्रसंत कोणी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद मग प्रथम point येतॊ ते म्हणजे बेनोडा गावाची शौर्य गाथा आता मोर्शी रोड रस्त्यावर असलेला बेनोडा गाव actually सोळा ऑगस्टला बेनोडा इसम गावकल या परिसरामधील लोकांनी एकत्री येऊन पोलिसांवर मोर्चा केले होते याच नेतृत्व कोणी केलं तर नेतृत्व केले वामन राव पाटील यांनी कोणी केले होत वामनराव पाटील आणि पोलिसांनी या मोर्च्या वर गोळीबार पण केला होता बरीच लोक यात मेलेली होते तर सहा लोक आहेत महत्वाची कि या गोळीबारात मेले होते महादेव फंदाडे, महादेव वाघमारे, पांडुराव मालते, महादेव बडमासें, आणि विनायक येवले तीन महादेव आहेत अंधाडे वाघमारे आणि बारमासे okay विनायक येवले पांडुरंग OKAY विनायक येवले आणि पांडुरंग वक्ते हेही लोक त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष्यात ठेवावी लागतील आष्टीची महत्वाची लढाई महत्वाची आहे वर्धा जिल्ल्यामध्ये आष्टी गाव येत तिथेही पोलीस ठाणे ठाणेवर चाल करून गेले होते बरेच लोकांचं मृत्यू त्यात झाला साथ लोक इथे मेलेली होती त्यानंतर भन्सालीनची उपोषण हा सेवाग्राम मसले म्हणून प्राध्यापक बन्सळे होते तर त्यांनी काय केलं प्राध्यापक बनसाळे एक नोव्हेंबर एकोणीशे बेचाळीस रोजी दिल्लीतले जे बापूजननी होते ते भेट घेतले होती आणि जे ज्या चिमूरच्या महिलांना न्याय मिळून द्यावा असा प्रयत्न केला होता actually काहीच कारवाही जेव्हा होत नाही तेव्हा त्यांनी उपोषणाला प्रारंभ केला

अप्पाजी दरबे एडिमनी किंवा कोदंडराव इथं तेनी एक पत्र काढलं होत आणि चिमुरण प्रकरणाची न्यायालयी चौकशी व्हावी असा आग्रह धरलेले होता. OKAY तर हा एक महत्वाचा point मग येतो तो म्हणजे मराठावाड विभाग मराठवाडा याचा जा तुम्ही विचार केला okay मराठा विभाग म्हटलं नंतर स्वामीरामानंद तीर्थ गांधीजींचा आदेशानुसार हैदराबाद सुलतान मध्ये चालुवाली भाग केली होती actually त्यांना नऊ AUGUST एकोणीशे बेचाळीस म्हणजे जेव्हा आठ AUGUST ला घोषणा झाल्यानंतर नऊ AUGUST ला गांधीजी नेहरूंना पकडण्यात आलं होत तस हैद्राबादच्या नामपलि station वर जेव्हा स्वामी रामानंद तीर्थ उतरले होते तर तेव्हा त्यांना तिथे अटक झाली होती.

आयोगाने एक प्रश्न विचारला होता मोमीनाबाद हे कोणत्या गावाचं जून नवं आहे तर अंबाजोगाईच जून नाव आहे okay एकोणीशे बेचाळीस आंदोलनामध्ये म्हणजे डिसेंबर एकोणीशे बेचाळीस मध्ये या गावामध्ये सरकारी प्रचारासाठी ठेवलेला जो रेडियो होता आणि दोन टपाल होत त्या पेट्याला आणि त्या पळवण्यात आलेल्या होत्या OKay हे लक्ष्यात ठेवा यानंतर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र मधल्या समतेचा चळवळी ओक यांच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्ष्यात ठेवावा लागेल पहिली थापड गेली मुंबई येथे कुर्ला येथे स्थापन करण्यात अली होती कोण होती व्यक्ती ननजाईक गावाची जावई नागपुर येथे एक impress mill ची स्थापना केली होती टाटा यांनी OKAY नागपूरला टाटा यांनी. आजकालीन निलगिरीचा पहिला कारखाना अठराशे त्रेपन्न हे ही तुम्हाला तिथं लक्ष्यात ठेवावं लागेल

पण लक्ष्यात ठेवायचं अहवालाला सरकार नि संमती का मंजुरी दिलेली नव्हती कधी नेमण्यात आले होते. तेवीस मार्च अठराशे पंच्यात्तर. त्याच्या नंतर कामगाराची स्तिथी सुधारली याच्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली मंजूर करण्यात आली होती सोराबजी शापूरजी बेंगाली यांच्या नेतृत्वाखाली इसवी सन अठराशे पंच्याहत्तर मध्ये अशी मागणी करण्यात आलेली होती मग यामधून आले ते म्हणजे पहिला factory act अठराशे एक्क्यांशी साली आलेला होता

त्याच्यावर तेनी केलेली टीका हे दुसरं म्हणजे BOMBAY mil oWner association हि संघटना हे नियम पळत असल्याने त्यांचे प्रश्न तेनी स्वतः हाती घेतलेली होते अठराशे चोऱ्याऐंशी BOMBAY MILL AND association हि देशातली पहिली कामगार संघटना हे कोणी स्थापन केली इथं लोखंडे यांनी स्थापन केलेली होती तेवीस सप्टेंबर अठराशे चौर्यांशी कोठे सभा घेतली होती परळ आणि या परळ या ठिकाणी त्यांची सभा हे एक महत्वाची सभा बरं का परीक्षेला एकदा विचारलाय कोणत्या ठिकाणी ती सभा घेतली होती तर परळ या ठिकाणी तेनी सभा घेतलेली होती आणि दहा जून अठराशे नव्वद रोजी गिरणी मालकांनी रविवारची सुट्टीला मान्यता दिली होती आणि कामगार चळवळीचा एक मोठा निर्णय मानला जातो actually त्यांना राव बहाद्दूर पदवी दिली होती राव बहादूर इंग्रजांनी कशामध्ये दिली होती तर हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी त्यांनी दाखवलेलं कार्य याच्या मुळे त्यांना राव बहादूर या पदवीनं सन्मानित करण्यात आलेलं होत आता काही short मध्ये गोष्टी म्हणजे स्वातंत्र्य काळातील इतर कामगार चळवळी जे म्हणतो म्हणजे bombay postal union अं एकोणीशे सातशे कामगार हित वर्धक सभा दोन संघटना SIMULTANEOUSLY लक्ष्यात ठेवायचा पहिली म्हणजे कामगार हितवर्धक सभा आणि दुसरे संघटना लक्ष्यात ठेवायचे social service LEAGUE दोन्ही कधीच्या आहेत एकोणिश्ये नऊ च्या कामगार हेतू म्हण्टल्यानंतर भिवाजी नरे महत्वाचं नाव येत तस social service LEAGUE मध्ये बी ना. म. जोशी महत्वाचं नाव येत त्याच बरोबर जस महत्वाचं नाव आहे या दोनी संघटनेमध्ये तस इतर नावामध्ये सीताराम बोले ck बोले असा म्हंटल जात आणि हरिश्चंद्र सालचरकर हे कामगार हित वर्धक सभेमध्ये इतर महत्वाचे व्यक्तीमध्ये येतात तास social service मध्ये गोपाळ नरेगाळ आणि नरेश अप्पाजी दर्वे हि दोन नाव येतात म्हणजे जेव्हा अभ्यास करत असाल तर SIMULTANEOUSLY कास करायचा कामगार हितवर्धक सभा एकोणीशे नऊ social service एकोणीशे नऊ भिमाजी नारे कामगार हित सभा social service lig भिवजी नरेंना मदत कोणी केली चंद्र काळजेकर आणि ना मा जोशी यांना मदत कोणी केली गोपाळ देवदार आणि dress अप्पाजी द्रविड यांनी केली

संस्थापक कोण येतात ना. म. जोशींचं नाव त्यामध्ये येत तर एकोणीशे एकतीस मधली मध्यप्रांत वराड बेदी कामगार म्हंटलं जातो तो ऍलन हरदास यांच्या नेतृत्व खाली अह हा पण तेवढा म्हत्वाच आहे महत्वाचं म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष कधीच आपण एकढ्यातलं तारे पंधरा आगोस्त एकशे एकोणीस तारिक okay doctor बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष OKAY बाकीच्या गोष्टी पण इथं महत्वाच्या आहेत तुम्ही पाहु शकता दुसरं म्हणजे अकरा एप्रिल एकोणीशे एकोणचाळीस रोजी मुंबई शहरातील सात महिने संप झाला होता तोच हेप्रद अँब्रोड डांगे यांच्या नेतृत्व खाली झालेला मग पुढं पाहिलं तुम्ही तर स्वतंत्र नंतर जो कामगार चळवळ बघितली तर ती इंटप ची स्थापना झाली इंटप ची स्थापना कोणाच्या नेतृत्वात झाली होती सरदार वल्लभबाई पटेल यांच्या नेतृत्व मध्ये झाली होती आणि actually या संघटनेला शबल देण्यासाठी हिंदू मजदूर सभा झली होती एकोणीशे आत्तेचाळीस मध्ये हा हि लक्ष्यात ठेवा परीक्षेसाठी महत्वाचं आहे

okay हे स्वतंत्र नंतर झालेल्या कामगारांच्या चळवळीचा प्रताप आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे factory ACT OKAY factory ACT आता आपण पाहणार आहोत factory act म्हंटलं कि अथावीषे एक्याऐंशी चा पहिला factory act यांच्यामध्ये दोन तीन गोष्टी पाहिलं म्हणजे शंभर पेक्ष्या जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला तो लागू करण्यात आलेला होता दुसरं म्हणजे सात ते बारा वयोगट consider केलं होत या वयोगटातील मुलांना कामावर नियुक्त करू नये असा पहिल्या factory act मध्ये सांगितलं होत आणि ह्या नऊ तासा पेक्ष्या जास्त मुलांना काम देऊ नये म्हणजे थोड्याच्या सौम्य तरतुदी होत्या पहिल्या factory नंतर चा factory act म्हणजे तो अठराशे ब्यानऊ चा तो actually यांच्यामध्ये ना पाहिलं शंभर होत तर दुसर्या मध्ये काय केलं गेली पन्नास पेक्ष्या जास्त कामगार दुसऱ्या FACTORY ACT मध्ये चार महिन्यापेक्षा जर अधिक काळ एका ठिकाणी काम करतात ते म्हणजे factory असं म्हंटल जात पहिल्या ठिकाणी शंभर होत आता पन्नास कामगारावर आणलं होतं दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे आठवड्याची सुट्टी रविवारी असेल आणि स्त्रियांसाठी जे कामाचे तास आहेत ते अकरा करण्यात आले होते किती करण्यात आले होते अकरा हे दुसरं साप्ताहिक मध्ये करण्यात आलं अकराशे ब्यान्नऊ

मुलांच्या कामाचे तास सुद्धा कमी करण्यात आले सहा. दुसरं म्हणजे पुरुषांच्या कामाचे तास किती करण्यात आले बारा आणि स्त्रियांचे जे काम होत त्यांच्या रात्र रात्र पाळीची त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली होती okay हा एक point लक्ष्यात ठेवू शकता

त्यानंतर एकोणाविषे अट्ठेचाळीस factory ACT महत्वाचं त्याच्यामध्ये काय आहे लक्ष्यात घ्या दहा किंवा त्या पेक्ष्या कमी कामगार असं म्हंटल आहे एकोणाविषे अट्ठेचाळीसचा factory act काय म्हंटल आहे दहा किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांना तो लागू होईल दुसरं असा म्हंटल होत ज्या ठिकाणी यांत्रिक शेती नसलेल्या कारखान्या मध्ये ती मर्यादा वीस पर्यंत नेण्यात येईल सर्व कारखान्यामध्ये दररोज किती तास काम असेल आठ तास काम आठवड्यात किती असेल अट्ठेचाळीस. OKAY सहा दिवस आठ गुणिले सहा अट्ठेचाळीस. एक दिवस तर सुट्टीच आहे. चौदा वर्षा खालील मुलांना कामावर ठेवू नाही हे सुद्धा त्याच्या मध्ये add करण्यात आलेल होत स्त्रियांचं बघितलं, आठ तासापेक्षा अधिक काम असता काम नये आणि सकाळी सात नंतर त्यांना काम संध्याकाळी संध्याकाळी सात नंतर त्यांना काम नसलं पाहिजे परंतु एकोणाविषे अट्ठेचाळीस च्या FACTORY ACT मध्ये एक महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे कामगार कल्याण अधिकारी योजना काय येते कामगार कल्याणाधिकारी म्हणजे ज्या ठिकाणी पाचशे पेक्षा जास्त कामगार आहेत अशा कारखान्यामध्ये मध्ये एक कामगार कल्याणाधिकारी स्थापन करण्यात येईल अशी तरतूद एकोणीशे अट्ठेचाळीस जो FACTORY ACT आहे त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे कि किमान एकोणीशे अट्ठेचाळीस किमान कायदा वेतन तो जवळ जवळ तेरा असबंदीत उद्योगासाठी तयार केला होता याच्यामध्येंकास होत की कि केंद्र सरकार आहे तर त्यांना कामाच्या वेतन लावण्याचा अधिकार प्राप्त झाला होता हे लक्ष्यात असु द्या ते तर यांच्यामध्ये आंबेडकर पूर्व दलित चळवळ आंबेडकरची दलित चळवळ हान इथून आपण सुरुवात करणार आहोत okay सुरुवात करूया दलित चालुवाली पसून ठीक हे सुरवातीला म्हणले आंबेडकर म्हणल्यानंतर सर्वात महत्वाची व्यक्ती येते म्हणजे महात्मा फुले okay महात्मा फुलेंनी पहिली शाळा म्हणत्ये मुलींसाठी नाही म्हणत नाही आहे okay

सव्वीस सप्टेंबर अठराशे त्र्यत्तर ला या सत्यशोधक समाजाचं प्रमुख पात्र म्हणून कशाला ओळखण्यात येत तर या दिनबंधूला ओळखला येत आणि हे कधी सुरु केलं होत तर एक जानेवारी अठराशे सत्त्याहत्तर ला सुरु केलं होत कुणी केल होत कृष्णराव भालेकरांनी कुणी केलं होत कृष्णराव भालेकरांनी OKAY हि एक लक्ष्यात ठेवा आणि त्याच्या नंतर महार महू इत्यादी लोकांस विद्या शिकवण आहे मंडळ या नावाची संस्था सुद्धा त्यांनी शोध स्थापन केली होती म्हणजे आपण काय लक्ष्यात घेतोय दलितांसाठी असलेल्या संघटना पातळी काव्यक्तींची माहिती पाहतोय त्यामुळे महात्मा फुले यांनी दलित चळवळीसाठी काय योगदान दिल ते आपण यांच्यामध्ये COVER करतोय OKAY दुसरं म्हणजे सत्यशोधक समाज चोवीस सप्टेंबर अठ्ठाविषे सत्तर हे आपण आता ते काढलेलं आहे पुढची व्यक्ती येते ती म्हणजे गोपाळ बाबा वलनकर. गोपाळ बाबा वलनकर म्हणल्यानंतर दोन तीन गोष्टी लक्ष्यात ठेवा पाहिलं म्हणजे वेताळ विध्वंस दुसरं म्हणजे दलित मधले पहिले वृत्तपत्र वार्ताह OKAY दलित मधले पहीले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून गोपाळ गोवनकर यांना ओळखण्यात येत अठराशे नव्वद दपोल या ठिकाणी अनार या दोष परिहार स्थापन केलं होत हे यात पाहूअनार्यांदोर परिहार वेलणकर म्हंटलं कि महात्मा फुले यांच्या वर त्यांचं जास्त प्रभाव पडलेलं होत तिसरी महत्वाची व्यक्ती येते ती म्हणजे शिवराम जानबाग कांबळे okay

बाबा पदमनजी लक्षात ठेवा आगरकर लक्षात ठेवा आणि लौकिक वादि okay प्रश्न याच्यावर अपेक्षित आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये. दुसरं म्हणजे यांनी मराठा दीनबंधू या वृत्तपत्रामध्ये आपला पहिला लेख प्रसिद्ध केला होता एकोणीशे दोन मध्ये याच्या नंतर यांच्याबद्दल लक्ष्यात ठेवायचं झाला तर एकोणीशे चार महत्वाचं आहे का तर श्रीशंकर प्रासादिक स्म्मोहित श हित चिंतक मित्र समाज नाव मोठा आहे हे सुरु केलं होत आता हे लष्कर लोक काय तर त्यांना पोलिसांमध्ये नोकरी मिळावा हे तेनी target ठेवलं होत मुख्य म्हणजे त्यांचं जे शिक्षण आहे त्याच सरकारनं करावं यासाठी त्यांनी अशाप्रकारे शाळा वाचनालय सुरु करायाच होत म्हणून त्यांनी पुण्यात हे सुरु केलं म्हणजे सत्पुरुष लोकांना पोलीस व लष्करी मध्ये नोकरी मिळावं म्हणून असा त्यांच्या शाळा व वाचनालय सुरु करण्याचा उद्देशाने तेनी सुतार केलेलं आहे श्री शंका प्रासादिक हे त्यांचं हित चिंतक मित्र

एकोणीशे दोन साली त्यांनी कोल्हापूर संस्थान मध्ये मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवलेल्या होत्या. हे एक पाहिलं महत्वाचं आहे दुसरं म्हणजे माणगाव येथील पाहिलें अस्पृश्य परिषद तर पहिले अस्पुर्ष परिषद जी म्हणतो आपण माणगाव ला तर doctor बाबासाहेब आंबेडकर यांनी नेतृत्व करावं अस कोणी सुचवलं होत तर शाहू शाहूमहाराज यांनी सुचवलं होत एकोणीशे वीस. माणगाव येथी पहिली अस्पृश्य परिषद OKAY

तर या मूक नाईक च्या पहिल्या साप्ताहिका साठी त्यांनी आर्थिक मदत देऊ केली होती OKAY मूक नाईकना आर्थिक मदत कोणी केलेली आहे तर राजर्षी शाहू महाराज यांनी केलेली होती OKAY यांनी बऱ्याच ठिकाणी मुलांसाठी शाळा, वसतिगृह अस्पृश्यानसाठी केलेली आहेत पुढची व्यक्ती येते ते म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज सयाजीराव गायकवाड म्हंटल्या नंतर दोन तीन गोष्टी पहिल्या म्हणजे आंबेडकर यांना त्यांनी शिष्य वृत्ती देऊ केली होती त्याच्या मुळे ते आंबेडकर अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवता आला होत दुसरं म्हणजे जी तेवीस म्हणजे एकोणीशे अठ्ठावीस रोजी जे मुंबई मध्ये जी परिषद भरली होती कोणती परीषद अस्पृश्यता निवारक परिषद या परिषदेच्या अध्यक्ष भरपूर EMOTIONAL होता महाराजा सयाजीराव गायकवाड यानि त्याचा अध्याक्ष पद बसवलेली आहे त्या नंतर येतात महर्षी बिरा शिंदे प्रार्थना समाजाचे प्रचारक होते त्यांचा त्यांनी आपला मोर्चा आर्य समाज बऱ्याच ब्राम्हण समाजाकडे वळवलेला होता लक्ष्यात ठेवा यांच्या बद्दल लक्ष्यात ठेवाच झालं तर depress CLASSES SPEECHES तरी हि society of india म्हंटल तर हे कधी सुरु केली होती बारा ऑक्टोबर एकोणीशे सहा मध्ये खूप महत्वाचं आहे आणि परीक्षेसाठी आणि एकदा याच् हि depress CLASSES machin होत ना ह्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या वसतिगृह सुरु केली होती त्यामुळे त्यांना पुणे महानगर पालिकेत त्यांना सात एक्कर जमीन दिली होती सात एक्कर जमीन कारण त्यांचं कार्य चांगलं आहे म्हणून पुणे महानगर पालिकेत हे सूद लक्ष्यात ठेवायचं ओक मग यांनी ठाणे असेल मालवण अमरावती कोल्हापूर अनेक ठिकाणी शाळा वसतिगृह सुरु केलल होती हीच पाहिलं महत्वाची गोष्ट दुसरं महत्वाची म्हणजे एकोणीशे बारा मध्ये पुण्या मध्ये फर्ग्युसन college येथे अस्पृश्य व ब्रह्मन् यांचं एकत्रित स्टाल बघण्याचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला होता आणि एकोणीशे सतरा साली जे संधावरकर आहेत न्यायमूर्ती

पुढची व्यक्ती येते ती म्हणजे किसन पाहोजी बनसोडे आता किसन पाहोजी बनसोडे जन्म नागपूरच आहे त्यांच्या बद्दल लक्ष्यात ठेवायचं झालं तर हा एक महत्वाचा समाज त्यांना सन्मान बोधक निरप्रीत समाज हा कोणी स्थापन केलं होत तर किसन पाहोजी बनसोडे यांनी स्थापन केलेलं होत म्हणजे अस्पृश्याची शैक्षिणक व आर्थिक प्रगती व्हावी याच्यासाठी हा स्थापन केलेलं आहे त्यांच्यामध्यन्तर त्यांनी चोखामेळा सुधारणा मंडळ वाचनालय हे सुदा स्थापन केलेलं आहे म्हणजे आंबेडकर व दलित समाजामध्ये या सात व्यक्तींचा कार्य थोडासा महत्वाचं ठरते आता दुसरा टप्पा पडतो तो म्हणजे आंबेडकर यांची दलित चळवळ आंबेडकरांची दलित चळवळ म्हणजे त्यांचं जन्म पाहूया जन्म हे महू याठिकाणी हे मध्यप्रदेश मध्ये येत चौदा एप्रिल अठराशे एक्क्यांनाव MA त्यांनी कश्यातकेल कोणते विषयामध्ये केलं तर ते प्राचीन भारताचे व्यापार म्हंटल कि MB त्याच्या नंतर PhD कोलंबिया विद्यापीठातून मिळाली त्यांना कोणत्या कोलंबिया आणि भारतात राष्ट्रीय नफ्याचा वाटावं कि भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटावं म्हंटल कि PhD THE problem OF RUPEE खूप गाजलेला विषय त्यांचा ग्रंथ गाजलेला तर त्यांना लंडन विद्यापीठांनी ह्या ह्याच्यासाठी DS ची पदवी दिली

PHD भारतीय नफ्याचा वाट आणि the problem of rupeePSCPHD दिली कोलंबिया विद्यापिठान DH हे नंदन विद्यापीठानं आता ACTUALLY त्यांचा जन्म आहे अठराशे एक्क्यानौ चा आणि त्यांनी ब्यारीष्ट्र कधी झाली होती तर एकोणीशे तेवीस मध्ये मग त्यांचं कार्य जर बघितलं तर मार्च एकोणीसे बीस ला जे mango चा भरवण्यात अली होती आणि शाहूमहाराज यांनी त्याच नेतृत्व त्यांच्या हात खाली दिल त्यामुळे ते जास्त लाकड्याला होते एकवीस जानेवारी एकोणीशे बीस नाईक साप्तायिक आणि साहू महाराज यांनी यांना मदत केली होती ओक पहिल्या हक्क साठी ते लक्ष्यात आहे यांच्यात लक्ष्यात ठेवायचं झालं तर ते पाहिलं बहिष्कृत हितकांनी सभा महत्वाचं आहे बहिष्कृत हितकांनी सभा कधी स्थापन केलेली होती तर वीस जून एकोणीशे चोवीस OKAY वीस जुलै एकोणीशे चोवीस बहिष्कृत हितकारी सभा खूप लक्ष्यात ठेवायचं याचे अध्याक्ष कोण होते आंबेडकर आणि सचिव पद कोणाला दिल होत तर सीताराम चौतरकर OKAY बहिष्कृत हितकारी सभेचं सचिव पद कोणाला दिल होत तर सीताराम चौतारकार यांना दिल होत दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे यांचं घोष वाक्य काय होत या बहिष्कृत हितकारी सभेचं ब्रीद वाक्य ते होत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा काय होत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याचा नंतर महाड येथील चौदा स्थळावर पाणी पाणीपुरतं चौदा स्थळांचं सत्याग्रह करायचं होत ते एकोणीशे वीस मार्च अं एकोणीशे सत्तावीस रोजी ठरला होत त्या नंतर पंचवीस मार्च रोजी चौदा स्थळावर सत्याग्रह करण्यात आले होते एकोणीशे सत्तावीस मध्ये दोन गोष्टी लक्ष्यात ठेवायचा OKAY पहिल्यांदा चौदा स्थळ सत्याग्रह मार्च एकोणीशे सत्तावीस मध्ये झाली मार्च एकोणीशे सत्तावीस मध्ये आणि दुसरी गोष्ट मनुस मूर्ती या ग्रंथच दहन हे कधी केली त्यांनी तर डिसेंबर एकोणीशे सत्तावीस मध्ये का सांगते मी तुम्हाला